म्हणजे lockdown चे फायदे पण होते काई. घरी, भारतासाठी तर लय मोठी फायदा होऊन गेली त्याच्यात main गोष्ट सगळं हो आपले तर लय मोठे झाले रे. समजा आपले भारतासाठी तर लै मोठे फायदे होऊन गेले. त त्याच्यात main गोष्ट सगळं online होऊन गेलं. Classes सध्या त online च maximum घेते. Education system समदं online मध्ये येऊन गेलं. आणखी लय मोठे teachers घरून video बनवून यूट्यूब वर upload करत होते. अन मंग ते लेकरं घरी बसून पाहत होते. फायदे पण आहेत थोडे फार नुकसान पण. थोड फार म्हणजे खूप नुकसान पण झालं पण recover झाले लोक त्यातनं. फायदे तर फायदे होऊन गेले ना. हा इंडिया मध्ये country मध्ये recession येऊन गेलं त्याच्यान, lockdown च्या न.

अन अं इंडिया मध्ये नाई झालं तस काई. Recession याची एकदम probability zero percent आहे. नाई सर्व म्हणताय recession आलं. Globally recession आलेलं पण इंडिया सर्व इंडियामध्ये काई जास्त दिसत नाहीये. महागाई वाढली थोडी पण. तेवढं त पाहिजेच ना रे आता. ते म्हणजे GDP ला फरक नाई पडला म्हणून वाढवावं लागतंय ते.

नाई त ते हि जर का free मधी म्हणजे एकदम कमी करून टाकली, नाई पण ते जे हे जी अत्यावश्यक आहे समजा राशन वगैरे जे free मध्ये वाटत आहे ना.

पूर्ण lockdown मध्ये पण free मध्ये गोष्टी सर्व.

कारण की unemployment झालंत सगळीकडे.

जे सर्व होत ते सर्व free मध्ये देल वगैरे I think. चांगलंय ते बी एक. तू काय करत होता दिवसभर lockdown मधी? मी तर lockdown मध्ये नुसता पबजी खेळत होतो.

मी हे नंतर आठ एक वाजा ऊठायचो पबजी खोळायचो, पबजी खेळत बसायचो बारा एक वाजे पर्यंत. मग नंतर बंद. मंग नंतर अंघोळ करायचो. अंघोळ, जेवण झालं की मग परत पबजी दिवसा-रात्री हेच चालू होतं.

Lockdown मध्ये झालता वाटतं त्यानंतर बीजीएमआय आलता. नाहीतर कांही जणांचं असं चायनाचा आहे म्हणून. चायनावर विशेष आपण त्या time मधी.

lockdown hello hello?

Lockdown मध्ये exam भी झालत्या तेंव्हा transport कांही नव्हतं म्हणून आम्ही अं special समजा आपापल्या. हो मी बी car book करून जातो स्वतः. Car करून जा नाहीतर कुठेही जा कशानेही जा तुझी CET झाली अशीन ना त्या time मधी?

Education माझं तर झालं त्याच्या नंतर मी सगळं कांही अभ्यास विसरून गेलो होतो. त्याच्या नसता करतो त त्याचे फायदे पण आहेत थोडेफार सोबत तोटे पण आहेत.

नाई ते त हायेच गड्या. मागे शिल्लक mark पडून गेले असते पण ते सगळे formerly विसरले अन चार-पाच महिन्याचा gap पडला. ते,

ठीक आहे झाले सर्व lockdown चे फायदे काई तोटे. हो. हा हा हा, तुम्हाला समजेल आणि तुम्हाला photo ही काढता आले नाहीत. होय, मी खूप बरा आहे आणि अमरनाथ यात्रेवरून परत आल्यानंतरही मी माझ्या वडिलांना आणि आईला थोडा वेळ जाऊन जाण्याबद्दल एकूण आम्हाला बरेचसे लोकं आमच्या घरी जाण्यास सांगत होते. म्हणून मला वाटले की मी त्यांना विचारते की

अरे हो, तुम्ही जा, परत या. बरं होईल.

म्हणजे तिथे गेल्यावर काहीही अडचण येणार नाही, काही बोलणी असतील तर बरे झाले असते. होय. तुम्ही मला आधी सांगितले असते तर बरे झाले असते. ठीक आहे. आता तुम्ही मला सांगा, तुम्हाला काय जाणून घ्यायचे आहे? मी तुम्हाला सांगतो. आधी मला सांगा, जिचे पवित्र मंदिर किंवा अमरनाथ मंदिर हे पहिले गावापासून सुमारे एकोणतीस किमी अंतरावर सुमारे तीन हजार आठशे अठ्ठयाएंशी meter उंचीवर आहे. मी ऐकले आहे की, अमरनाथ मंदिराची अनेक रहस्य आहेत. तुम्ही मला सांगू शकाल का? होय. माझ्या माहितीनुसार हे ठिकाण माता सतीच्या एक्कावन शक्तिपीठांपैकी एक आहे. या ठिकाणी माता सतीची गळा आवळून हत्या करण्यात आल्याची धार्मिक श्रद्धा आहे. अमरनाथ गुहेतील कबुतर एका जो जोडपे राहतात. या जोडप्यांना अमर म्हणतात. शेव अमरनाथला गेला माहीत आहे का?

अमर रहस्य आणि देवी पार्वतीसोबतचं विश्वाच्या निर्मितीची प्रक्रिया सामायिक करण्यासाठी हे स्थान निवडले. अमरनाथ मध्ये सतीच्या कोणता भाग वाचवण्यात आला? अमरनाथ शक्ति मायमय शरीराचा भाग गडा अंतर्गनाग जिल्ह्याचे पहलगाम जवळचे मंदिर जुलै, ऑगस्टमध्ये या क्षेत्रासाठी उघडले जेव्हा शिवलिंग दर्शनासाठी उपलब्ध असते.

अमरनाथ गुहेच्या आत काय आहे? ही गुहा हिंदू यात्रेकरूसाठी एक पवित्र स्थान आहे. कारण बर्फ सामग्री आहे, गुहेच्या आत असलेल्या बर्फाचा खंबा बर्फ लिंगम म्हणूनही ओळखला जातो. जो भगवान शिवचा अवतार आहे. दोन लहान

sterling mite पार्वती त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा गणेश यांचे प्रतिनिधित्व नैसर्गिकरित्या तयार झालेल्या शिवलिंग पाहण्यासाठी समुद्रसपाटीपासून तेरा हजार पाचशे फुट उंचीवर असलेल्या उंचीच्या मंदिरापर्यंत विश्वासघाती मार्गांनी एक कठीण प्रवास अमरनाथ यात्रेत काय होते?

दरवर्षी लाखो भाविक या मंदिराला भेट देतात. मात्र हा प्रवास अधिकृतपणे कधी सुरू झाला याची नोंद नाही. अमरनाथ यात्रा कशी आहे? यात्रेकरू अमरनाथ यात्रा श्रीनगर पहलगामी इथून पायी सुरू करतात, आणि पूर्ण मार्गापैकी एक बरारी आणि संगम चार चौदा मार्ग छोटा पण खडा सुरक्षितेच्या कारणास्तव या मार्गावर मनाई आहे. अमरनाथ मध्ये दोन कबुतर का आहेत? कबूतराची जोडी एका गुहेत भेटली आणि त्यांनी शिकवून ऐकले आणि आमरत्न प्राप्त केली. या गुहेत कधी कधी कबुतरे असतात असे म्हणतात. त्यामुळे अमरनाथ यात्रेदरम्यान गुहेत पांढऱ्या कबूतराची जोडी दिसणे अत्यंत शुभ आणि शुभ मानले जाते. महिला अमरनाथ यात्रेला जाऊ किमान वय तेरा वर्षी आणि पंच्याहत्तर वर्षांपैकी जास्त आहे आणि

अमरनाथ यात्रेसाठी वयोमर्यादा किती आहे? अमरनाथ गुहेच्या शोध मोहीम लावला. इतिहासकाराने आणि आपल्या देशाच्या एका भागाने हे पुष्कळ वेळा पुनरावृत्ति केले आहे की अमरनाथ गुहा अठराशे पन्नासमध्ये मुठा मालीक नावाच्या मुस्लिम मेंढपाळाने शिरली होती, त्यामार्गे एक संपूर्ण कथा सांगितली आहे असे म्हणतात की हा माणूस एक दिवशी आपल्या शेळ्या-मेंढया चरत होता. अमरनाथ यात्रा किती कठीण आहे? जम्मू आणि कश्मीर सरकाराने विविध प्रदान केलेल्या सुविधा आणि सुरक्षा असूनही अमरनाथ यात्रा हा एक कठीण प्रवास आहे. अमरनाथयात्रा किती kilometer ची आहे? पहलगाम ते अमरनाथ यात्रा पहलाम पासून चंदलवाडीपर्यंत होईल, त्यांच्यातील अंतर अंदाजे चंदलवाडी पासून सोळा kilometer नंतर तेरा किमीचा track असलेला शेषनाग पर्यंत घेऊन जातो. आणि दूसरा साडेचार kilometer चा track पंचतरणीकडे जातो. अमरनाथसाठी कोणता महिना सर्वोत्तम आहे? जुलै ते सप्टेंबर तथापि वर्षातील हा एकमेव काळ आहे जेव्हा पवित्र तीर्थयात्रा शक्य आहे. त्यामुळे अमरनाथ यात्राचे नियोजन करण्यासाठी हा महिना

अमरनाथ यात्रा किती लांब आहे?

दोनहजार बावीसमध्ये अमरनाथ यात्रा नोंदणीबद्दल अधिक जाणून घ्या. अमरनाथासाठी आम्हाला passport ची गरज आहे का?

मी म्हंनल phone चालू करून कुठं बोलायला गेलात. आह मी जरा terrace वर वारा आकाश बघत होती. माझे आजोबाला बघता होती माझे आजीला माझे papa ना

आणि terrace वरती गच्ची वरती न असं वाट्ट किती close वट्ट I

हा किती असं observe केलंय ग the cloud is so closest to me माझे आजोबा पन बघत असेल माझी आजी पन बघत असेल माझे pappa पन बघत असेल माझी आई पण बघत असेल सगळे बगतायत वरून हो सर्व गेले ना सर्व गेले तिथून बघ माझे बाबा माझे आजोबा लय लाड मी लय लाडकी होती माझ्या आजोबाची खूप मला प्रेम करायचे माझे आजोबा माझ्या mummy चे papa ह माझ्या papa च्या papa ला नाय बघतली मिन कारन मी तवा आहे न अं I Think मी तीन वर्षाची होती. तेव्हाच ते वारले ना म्हणून माझं आजोबा papa च्या papa च प्रेम आम्हाला भेटला नाय पण mummy च्या papa चा प्रेम खूप भेटला खूप खूप खूप मला खूप आवडायचे माझे आजोबा खूप प्रेम करायचे खूप प्रेम करायचे

yaa he was my role model and he is my role model कारनकी त्यायचे पूर्ण गुन हाय न माझ्यामध्ये हाय माझा आजोबा न एकदम help full होता. मी पण सर्वांना help करते. माझ्या आजोबामध्ये एक quality होता. कोन पन भुखा असेल त्याला

आता असला असता तर किती काय काय मला त्याच्याशी त्यांच्याशी शिकाले भेटलं असत. थोडे थोडतीक गुन भेटला त्यांचे helping hand असं भेटलं बाकी गुन भेटलंच नाईया बाकी गुन कुटे गेले काय माहिती जर असला असता तर त्यांच्या होत न त्यांच्या मध्ये आणि very help full होते माझे आजोबा सर्वांना help करायचे कस पन बाबतीमध्ये असू दे कोन आजारी असल तर त्यांला घेऊन जायचं hospital मध्ये कोनाला पैश्याच गरज असेल तर आपलं पैशे काढून द्यायचं कोन पन आमच्या दारावर आलाय ओ कुंजाप्पा झरा ये चाहिये हा आय न मी हाय न काय हवंय? काय हवंय? या या आतमध्ये या कोन खायला पन माघायला ये ना दरवाज्यावरती त्यांला पन काढून जेवन देनाराय बसून खाव बिना बसा या बसा आतमध्ये बसून खावा आमची आजी वर्डा ऊनं पन घरात येऊन बसा अरे नाई त्यांला भूक लागली त्यांला खाऊ देना सगुना माझे आजोबा जेवण पन द्यायचं त्यांना म्हणजे सर्वांना equal treatment equal treatment करायचे अन माझे आजोबा त

काही तरी शिकायला त्यांच्यातून भेटलं असत. एवढा प्रेमान मानूस मिन बघतला न्हाय त्याचे गुन आय न कोणामध्येच नाय आमच्या मध्ये माझ्या मामामध्ये नाय माझ्या मावशीमध्ये नाहीय आम्ही नातवंडामध्ये पन ते गुन नाय आय कोना कडेच कोनाना पन ते गुन हायेच नाई म्हनून मी बोलते न असं वाट्टे माझा आजोबा माझं role model माझ्या support साठी असला असता ना त आज माझं life आयन वेगळाच असता. बोलतात ना अं आजोबा आणि आजीचा साथ हवाय त्यांचा साथ असेल ना त सर्वात चांगलं. तुझा role model कोन हाय? अं hello माझा role model? माझा role model कोन आय

हा माझत माझे आई या बाबा हाय पन माझा आजोबा खुप आहे. मला role model he is the my role model

आणि आजी यांचा स्वभाव आहे. मोठे मानस असेल न त त्यांच्या छात्रछाया मध्ये आपन असतात ना ते लोक कसे बोला संस्कृती आपण शिकतो आणि थोडा अजून म्हणजे न एकदम यच्यात राहतो आपण Guideline मध्ये राहायला पाहिजे ना

आपलं कस माहिताय आपलं मोठे मानस असेल ना त आपला आपला धर्माचा आपला परिस्थिती आपला संस्कृती आपला घरचा कसा करायचं काय rule and regulation काय पद्धत म्हणजे एकमेकांसाठी उभा राहावा हे सर्व असतात ना म्हणून आजी आणि आजोबा म्हणजेन आपल आई पेक्षा जास्त आपल्याला प्रेम करतात. ते बोलतात ना ब्याज से भी ज्यादा अं ते आजकालच्या ब्याज बोहोत प्यारी होती है ते हिंदी मध्ये एक काहावत हाय ते खार हाय म्हणून बोलतात ना आजी आजोबाचे लाडके नातवंडच असतात. म्हणून मी माझ्या आजोबाला कधी विसरू नाय शकत आजीला विसरू नाय शकत कारान की, मला ना त्यांचा support हवा होता. ते गेले त भेटत नसतात. निघून गेले डोक्यावरच कारण की, माझ्या आजोबाचा गुन आय न एकदा चांगला होता ना की, मी विचार केली नव्हती की एवढ्या लवकर ते वारनार आय म्हणजे एवढा चांगला होता माझा आजोबा त त्याचा गुन आमच्यामध्ये हायेच नाई

ते असतांना तर आपल्याला काई tension नाई की कस काय आई बाबाना पण तेच मा मा hello ते आस्ते ना तर आई बाबांना तेच मानवले असतात. हम्म एक दिवस काय झालेल माहिताय खूप पाऊस पडत होते. ऐकते आय की नाई hello हो ऐकतेय आवाज येत आय तुम्हाला येत आय माझा आवाज

तुम्हाला interruption नाई करायचंय ना मग slash होनार ना त मग बरा नाई वाटनार

एक दिवस आहे न खूप पाऊस पडत होता. माझे आजोबा आय न कुठून जात होते तवा आय ना side डी मध्ये एक ना बा बाई उभी होती ते त्यांला माझे आजोबा बघत होते काय झालं? ते अशे विचार करत होते. ते माझे आजोबा आय न पुढे गेले आणि त्यांना विचारलं madam काय झालं? नाय बोलते

हं आता येते आय आवाज

hello hello actually न मला वाटतय network issue होतोय.

network issue होतोय म्हणून मला वाटतय येत नाही आहे. एक second थांबा हा

हा माझा आवाज येतय अं नई network issue होतोय मला वाटतय

काय माहिती internet चा काही तरी issue होताय हा हा तुमचा आवाज येतोय पन मला वाटलं की माझा आवाज नाई येतोय. नाई इथे कधी कधी आवाज नाई येत एकदम blank होतंय. आवाज निघतच नाईया जेवली काय नाई तू? हम्म hello नाय जेवली नाय मी actually network चा issue होतोय. lightlight चा issue होतोय एक second थांबा हा हा हा हा hello आता येत आहे आवाज? हा आवाज येते येते येते आवाज येते. हा काय माहिती काय झालं ते? network चालत नाई तर मग ए बंद होतंय काय माहिती?